ह्याची कबरवर काय तरी विषय झाला होता बरे माग औंरगजेबाच्या आरे तो आता ते औंरंगजेबाना कस हिेदू लोकांना प्रताहडित केललय ना हा त्या सिद्धीमुळे त्याच्या दुसला भाऊ नाही का काय नाव त्याच त्यानी पहिले फुल बिल टाकले होते त्यामुळ हिेदू लोक भडकले होते त्याच्या scene होता तो हो का जाऊ दे आपला

ते सगळे बौद्ध लेण्या ते आता लय भारी केलेलय त्यांनी ते एक number केलेलय classic आरे नाय नाय आता ना आता लय जबरदस्तय बघ एक नंबर डायरेक्ट अं आ म्हणजे आता गेलो ना तिथे अं ते कसय माहीतेय का आधी दोन चार लेण्याय आणि नंत र मेन लेणीय का ती वरती एकदम टॉप अं डोंगरावरती य top च्यावरती तिथले बाकी वेरुळची वर्ल्ड फेमससय

घृण्श्वेर मंदिराच्या आलिकडे भद्रा मंदिराच्या मध्ये म्हणजे दोघांच्या मध्ये हूं हूंं डोंगरात कोरलेली लेणीय ती हा आता हे आपण जेव्हा अ याल जाणारय आता बौद्ध लेण्याला इथून आपल्याला क्रांती चौक क्रांती चौक वरून बाबापटलपूर हा तिथून मग पानचक्की पानचक्कीहून आ ते अं आपल ते बीबी का मकबरा आणि मग नंतर अं बौद्ध लेण्या तिथून खाली उतराय चय अस थोडीस व्यवस्थित जाव लागत तिथून डोंगर जरा डेंजरय कारण तिथे बरेचजशे काय करतात पुढून जातात वरुन त्याच्या साठी तिथून आपल्याला हळू हळू उतराव लागेल त्यासाठी आपल्याला ट्रेकिंग च्या त्या काड्या वैगरे घ्याव्या लागल तिथून उतरुन मग खाली बौद्ध लेण्यावरुन उतरून मग युनिवर्सिटी मध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटीय ना तिथे

ती चांगली युनिवर्सिटी ती बघू त्याच्यानंतर मग सोनेरी महलय तिथे सोनेरी महलला चक्कर मारून मग आपल्या घरी येऊन जाऊ आणि मग औरंबादचा एक famous चहाय बघ कोणता काय त्याच नाव मला नाव नाही आठवतय त्याच अं ते पैठणचे ते पैठणजा हा औरंगबादचा famous चहाय ते आम्ही गेलो होतो माझ्या मते एकदा आलो तेव्हा हा तुम्हा गेलते ना छोटू आण तुम्ही मला त्याच नाव नाही आठवतय मग संध्याकाळी रात्री मस्त औरंगाबाद दर्शन करू औरंगाबाद हिंडू अं औरंगाबादचे हे वैगरे चहा वैगरे घेऊ कचोरी बिचोरी एक दोन ठिकाणी तिथे हे कटोरी चाट famous ते खाऊ मग आपण तेवढ्यात आपल औरंगाबाद दर्शन बी होऊन जात आणि आपल फिरण बी होऊन जात हा मग तिथून आलो की रात्री थोडासा rest मग काय धिंगाणा बिंगाणा चालूच असतो मग हो जमल तर मम्मी पप्पा पण येणारय कारण की त्यांना तिथ एक मंदिरय गणपतीच आपल अं बीबी का मकबरापाशी आणि तुम्ही गेले तर फोर व्हिलरच घेऊन जाऊ सहा जण थोडी गाडीवर जाणारय घेऊन जाऊ त्यांना तिथ मंदिरावर सोडून देऊ हा आणि मग आपण पलीकडे चालले जाऊ मग फोर व्हिलरच जाऊ आपण आपली बर अस करू फोरव्हिलरच फोर व्हिलरच घेऊन जाऊ आपली नाहीत र थार आणली आसती आर तु मग घेऊन ये ना मग बर बर थार आणतो पप्पाला विचार आणि मग घेऊन येे मस्तपैकी थारची कशी हवा होऊदे थोडी बर बर मग कार आणतो मग थार घेऊन दोघ चाललो म्हणाव आम्ही फिरायला एक साथ फिरायला घेऊन ये थार बर बर थार आणतो हू नाहीतर रेंजरोवर आणू का नाही नाही थार घेऊन ये रेंजरोवर नको आणू आपली हूं तशी घरची बुगाटी पण चांगली होती हा काय जास्त व्हायलय आता थारच घेऊन ये थारच घेऊन ये का हा थारच घेऊन ये बाकीच राहू दे बाकीच राहू दे तस लाल कलरची रेंजरोवर चांगली होती रे मागून पण बसायला खूप जण बसत होते नाही आपल रेंजरोवर नको आणू थारच घेऊन ये रेंजरोवर मध्ये तस फूल ac असती हा ना कुठून पण टाकली मारून टाकल तर विषयच नाही त्याच्यात नाही नाही आपल्याला औरंगाबाद फिरायचय मुंबई नाही औरंगाबादचे रस्ते इतके ही चांगले नाहीत हो का हूं नाही तस ते adjust करून घेतो रेंजरोवर सगळा रस्ता टायर मोठे ना तिचे हा हा नाही आपली थार नविन य ना जरा आपल्याला नंतर रात्री तिकड पण जायच ना ते एअरपोर्ट नाही का औरंगाबादच तिकड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मग ते एअरपोर्ट आपल्याला बघायला पण जायचय हा तिकडे चिखलठाण्याकडे ते एअरपोर्ट हो का नक्की हा एकदा आलो ना पुरे अस औरंगाबाद सीटी फिरून घ्यायचय आपल्याला ठेवाचय नाही आम्ही तर फिरून फिरून पिदडलोय त्यांनतर वापस येताना सिडको ला कॅनोट प्लेस हा कॅनोट प्लेसय म्हणजे कसय माहितेय का सगळ अस खायला प्यायला सगळ मस्त एकदम मग तु तिथ बँगलो घेतला म्हणे औरंगाबाद मध्ये काय घेतल बँगलो आ घर घेतल म्हणे बँगलो घर घेतलय की त्या आगस्ती कॉलनी मध्ये आगस्ती कॉलनी मध्ये किती मध्ये बसला एक करोड मध्ये तरी गेला आसल आ पप्पाला माहितेय ते मला नाही माहिती ते त्याच काम चालू इंटेरिअर काम चालूय त्याचे हो ते हा

मी कशाला विचारु त्यांना ज्या दिवशी जाईल त्या दिवशी राहायला जायच तिथ कशाला विचारायच हूं बरबर काही स्कॉरपिओ पण नेऊ शकतो आपण तुमची नाही आपण आयट्वेन्टी नेणारय आय टेवन्टी नेणारय का स्कॉरपिओ मला नाही आवडत मला आयट्वेन्टी आवडती

आयट्वेन्टी मध्ये जाऊ आपण म्हणजे त्याच्यात बसतय तीन चार माग समोर दोन जण बसतेत पाच सहा जण त्याच्यामध्ये तुझी ती दुस-यी दिवशी ती नेऊ ना आपण धन्ना हा धन्नो तर आहे की आपण दुस-या दिवशी चौघच जाणारय ना मग धन्नोवर दोन जण धन्नोवर दोन जण दुस-या गाडीवर बाईक वरच जाऊ कारण की ते कस का बाहेर थोडा थोडा घाटाचा रस्ताय घाटात गाडी चालवलाय लय मज्जा येते मग हो तू कॉलेजच्या फ्रेंड ला पण घेऊन टाक ते जमत नाही राव ते कस तुम्ही ओळखत नाही ना त्याला

नक्की म्हणजे त्यांना भेटून तरी येऊ दर्शन करायचे आत औरंगाबाद आधी आपल्याला पूर्ण हे हिंडायचय काय म्हणतात त्याला अअ औरंगाबाद सीटी चे दर्शन घ्यायच बाकी नंतर बाकीच्या गोष्टी नंतर करायच्या आपल्याला हो बाकी कस बरय का मग एक नंबर य तुम्ही या एक करतो तुमच्यासाठी सगळ मस्त अस एन्जॉय करू आता मला पण वाटायलय कधी जातो कधी नाही अस एकट फिरतो मी पण एकट्यात मज्जा येत नाही तशी ग्रुप मध्ये मज्जा येते हूंं हूं

लास्टच्या दिवशी आपण एचपीओ वाटर पारकला जाऊ ठिकय ठिकय नक्की जाऊ नक्की जाऊ ठीकय ठेवू का मी हो हो मोहनदास करमचंद गांधी ही भारताच्या स्वातंत्र्य संभ्रमनातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. ते एक वकील वसाहत, विरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकवदी होते. ब्रिटिश राजवती पासून भारताच्या स्वातंत्राच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. नंतर जगभरातील नागरी हक्क आणि स्वतंत्र चळवळींना महात्मा गांधीना प्रेरणा मिळाली. महात्मा

इनर टेंपल लंडन येथे पदवीचे शिक्षण घेतले. जुने अठराशे मध्ये वयाच्या बावीस व्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलवण्यात आले. भारतात दोन अनिश्चित वर्ष राहिल्यानंतर ते अठराशे त्र्यांनव मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या डाव्यासाठी गेले ते एकेविस वर्ष दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि येथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित चा उपयोग गांधींनी प्रथम केला एकोणविशे पंधर मध्ये वयाच्या पंचेचाळीस व्या वर्षी ते भारतात परतले आणि लवक लवकरच अन्यायकारक जमीन जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले

स्वधर्म सर्वसमभाव अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली चालू. भारतीय भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सूताचे धोतर आणि शाल अशी साध स्वीकारली, त्यांनी शाकाहारी शाकाहाराच्या अवलंब केला. आणि अनेकदा आत्मशुद्धी आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. ते एका स्वयंपूर्ण निवासी समुदायात राहू लागले आणि साधे अन्न खाऊ लागले गांधी हे आजीवन सांप्रदायी वादाचे संप्रदेणावर राजकारण करण्याचे विरोध क होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंत यांच्यापर्यंत पोहोचले जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला. आणि ते मुस्लिमांचे नेते म्हणले इसवी सन एकोणविससेतीस मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील करा विरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे चारशे किमी किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इसवी एकोणविससेबेचाळीस मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत अह अनेक वेळा तुरुंगवास भोगायला लागला. धार्मिक बहुलवादावर आधारित स्वातंत्र्य भारताच्या गांधींच्या दृष्टिकोनाला एकोणविससेचाळीसच्या दशकाच्या सुरुवातीला मुस्लिम राष्ट्रवादी आव्हान दिले. जाने ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी स्वातंत्र्य मातृभूमीची मागणी केली. ऑगस्ट एकोणविससे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटनने स्वातंत्र्य दिले. परंतु ब्रिटिश भारतीय साम्राज्य हे दोन अधिराज्यांमध्ये विभागले एक हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान अनेक विस्थापित हिंदू मुस्लिम आणि शीख त्यांच्या नवीन भूमीत जात असतान विशेषता पंजाब आणि बंगालमध्ये धार्मिक हिंसात ही संचार सुरू झाला. स्वातंत्र्याच्या अधिकृत उत्सवापासून पासून

धार्मिक हिंसाचार थांबवण्यासाठी अनेक उपोषणे केली. यातील शेवटचे उपोषण हे बारा जानेवारी एकोणविससेआठेचाळीस रोजी दिल्लीत सुरू केले. जेव्हा ते आठ्याततर वर्षाचे होते यामागे पाकिस्तानला देईल असलेली काही रोख संपत्ती भरण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे अप्रत्यक्ष लक्ष देखील होते. भारत सरकारने धार्मिक दंगल दंगल खोऱ्याप्रमाणे माघार घेतली. असली तरी पाकिस्तान आणि भारतीय भातीय मुलिम विशेषता दिल्लीत वेडा घातल्या गेलेल्या त्यांच्या बचावासाठी गांधींची गांधीजी आग्रही होते. असा विश्वास भारतातील काही हिंदूंमध्ये पसरला यापैकी एक नथुराम गोडसे हा पश्चिम भारतातील हिंदू राष्ट्रवादी होते. त्यांनी तीस जानेवारी एकोणविससेआठेचाळीस रोजी दिल्लीत एका अंतर धर्मीय प्रार्थना सभेत छाती तीन गोळ्या झाडून महात्मा गांधींचे हत्या केली. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वाचा पुरस्कचा पुरस्कार केला. स्वतः देखील याच तत्त्वानुसार जगले आणि इतरांनाही तसे करावे असे सुचवले त्यानी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले. आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटन मधील विस्टन चार्लीस यांनी एकोणविससेतीस सालि त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भतसण केली. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथिक झालेल्या गांधींनी हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अहिंसात्मक, असहकार आंदोलनासाठी गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले. आयुष्यात मग मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले सुभाष चंद्र बोस यांनी इसवी सन एकोणविससे चवरेचाळीस मध्येपहिल्यांदा त्यांना राष्ट्रपती राष्ट्रपिता असे संबोधले संबोधले असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस, हा भारत गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय असेल. अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारत राष्ट्रीय सुट्टी असते गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. त्यांना सामान्यतः बाप्पू म्हटले जाते.

त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पितळी बाई होते. धर्म चंद्र गांधी तत्कालीन काठेवाट प्रांतातील पोरबंदर मध्ये दिवाण होते. त्यांच्याआजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे हो. ते त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत. पुतळी बाई या करमचंदआणि

आधीच्या तीन पत्नी प्रसुती दरम्यान मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधींच्या

या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले आई मुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाड्यातील श्रावण बाळ आणि हरिश्चंद्र या दोन पदांचा मोहनदास चा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्याआत्मचरित्रात ते कबूल करताना या दोन या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात. त्याने ते लिहितात त्याने मला झपाटले आणि मी अजूनही माझ्याशीच हरिश्चंद्र सारखा वागलो वागलो. असेल गांधींच्या सत्य आणि प्रेम या देवी गुणांशी झालेल्या स्वतःची ओळख स्वतःची ओळखीचा मार्ग हा या

कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. या प्रक्रियेत मोहनला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवी आठवी मध्ये आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे. आमच्यासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाईकांबरोबर खेळणे हेच होते. इसवी सन अठराशेपंच्यांशी मध्ये जेव्हा गांधीजी पंधरा वर्षाची होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधी स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबाय यांना अजून चार मुले होती म्हणून मुले झाली इसवी सन अठराशे आठ्यानशी हरिलाल इ इसवी सन अठराशे ब्यांनाव मध्ये मनीलाल इसवी सन अठराशे सत्यांनव मध्ये रामदास आणि इसवी सन एकोणविशे मध्ये देवदास त त्यांच्या पोरबंदर मधील प्राथमिक तसेच राजकोट मधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वर्षात वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढील प्रमाणे होता. इंग्रजीत चांगला अंकगणित ठीक आणि भूगोलात कच्चा वर्तुळुक अतिशय चांगली हस्ताक्षर ठराव ते मॅट्रिकची परीक्षा भावन भावनगर मधील शामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले. आणि तेथे असताना त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबांच्या इच्छेबद्दल नखुश होते. शालेय शिक्षण संपून वयाच्या एकोणविसाव्या वर्षी इसवी सन अठरा अठराशेआठ्यानशी मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज वकिलीची शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यांनी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्याची होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंड जाण्या आधी त्यांनी आई ला जैन साधूच्या उपस्थित उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली दारू यापासून दूर राहू असे वचन दिले होते. त्याे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. लंडन त्याकाळी दुर्मिळ असलेली एक भारतीय स्थानावर सापडपर्यंत ते खूप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

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज माझा शेतकरी आणि माझा आवडता शेतकरी आणि याचे प्रश्न काय आहे, याच्यावर तुम्हाला सांगणार आहे. माझा शेतकरी तर शेतकरी राजा आहे, हा म्हणायला राजा आहे. पण कदाचि जर ह्या राजा ह्या शब्दाचा अर्थ काढला आणि त्याच्या आपण पूर्णतः सखोल माहिती पहिली तर कदाचित ह्या राजा म्हणे चुकीचं आहे कारण सध्या च्या काळामध्ये किंवा सध्याच्या परिस्तिथी मध्ये शेतकऱ्याला राजा म्हण्या येवढ तर त्यांना अं कोणताच फायदा होत नाही आहे कारण, हे जेवढे सरकार कढून किंवा जे लोकांकडून शेतकऱ्याला जे मदत मिळती असा कोणताच भाग नाही कि त्यांना पूर्णपणे मदत मिळती शेतकऱ्यांना सर्व प्रकारे जेवढे, जेवढे कुठून कुठून जी मदत मिळती किंवा त्यांना अनुदान्न मिळतो, ह्यांच्यामध्ये जे दिल जातंय त्याच्या किती तरी पटीने, ते वापस त्यांच्याकडून घेतल जातंय. कोणत्या मर्फातून घेतल जात ते वापस. तर आपण तर म्हणतो कि शेतकऱ्याला अं खूप अनुदान्न भेटल, शेतकऱ्याला एवढे पैसे भेटले आणि शेतकऱ्याला प्रत्येक भावाला, किंवा प्रत्येक अं त्यांच्या पिकाला भाव येतो, पण एक मेव माणूस शेतकरी जी आहे ते स्वतः जो पीक घडवतो, स्वतः पीक घेतो आपल्या शेतामध्ये त्याला त्याचा स्वतःला भाव त्याचा त्याला अं fix करता येत नाही किंवा त्याला अं भावाची तो मान्यता करू शकत नाही किंवा भाव ठरवता येत नाही. जर तो शेतकरी स्वतःच्या मेहनतीवर एवढे कष्ट करून जर शेतीत कष्ट करून असा घाम गाळून जर एवढे कष्ट करतोय आणि त्याची उत्पादने निघते, उत्पादने काढल्यानंतर त्याचे जे

दुःखाचे असतात कारण तो शेतकरी वर्ष एवढाभर राब - राब राबलेला असतो आणि त्या शेतकऱ्याचा मनासारखा भाव तिथं लागत नाही. दुःख होते तर एवढ जर शेतकर्याला जर दुःख असेल तर, माझा शेतकरी राजा म्हणायला हि गोष्ट शोभणारच नाही. शेतकरी राजा कधी म्हंटलं जाईल काळ्या आईची भूमीची पूजा कधी होईल आणि काळ्या भूमीची पूजा केल्यावर सोन कधी उगेल शेतकऱ्याला. तर आता अलीकडच्या काळात म्हंटलं जातंय कि शेतकरयांचा पांढऱ्या सोन्याला भाव, म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाला भाव कदाचित पांढऱ्या सोन्याला भाव जरी थोड्या दिवसापूर्ता जरी वाढला असेल तरी कायम राहिला नाही. कायम जर भाव राहिला असता शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांची पाय हे जमिनी वरच राहिले असते पण त्यांचे आणि त्यांची खुशी, त्यांचे जे मन ते गगनात पोचले असतील त्यांची जी खुशीची जी काय ती level असती ती गगनात पोहोचली असती, त्यामुळं शेतकऱ्याला शेतकऱ्याला महाराष्ट्रात न्हवे मी तर जास्तीत जास्त करून महाराष्ट्र बदलेल बोलेल कारण माझा महाराष्ट्र चा शेतकरी हा शेतकरी नसून हा एक कष्टकरी आहे आणि त्याचा समोर आणि येवढ कष्ट करतोय, येवढ कष्ट करतोय रात्रं दिवस कष्ट केल्याच्या नंतर एखादी गोष्ट त्याला कुठल्या तरी गोष्ट पर्यंत पोहोचतो आणि तिथं गेल्यानंर त्याला समजत कि अरे आपल्यासाठी जी गोष्ट करायसाठी आपण जी गोष्ट एवढ रात्र अहो रात्र मेहनत करत होतो, ती गोष्ट आपल्याला मिळालीच नाही कारण तो शेतकरी. अहो रात्र मेहनत करून जो पीक घेतो त्याला कदाचित तो मनासारखा भाव लागत नाही. मला म्हणायचे आहे कि जर शेतकऱ्याच्या जर मध्ये जर पाहिला गेलं तर बाकीच्या सर्व क्षेत्रा मधला लोकांना जो स्वतः आपला, जो आपला स्वतःचा मान तो तयार करतो जो वस्तू तयार करतो दुसऱ्या भागात असून जसो कि आपण उदहारण अर्थ म्हणतो चप्पल शिवणारा जो मोची असतो तो जो, जो कोणी आपल्या समानचा जे भाव ठरवतो तो स्वतः भाव ठरवतो. जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही घ्या नाही तर, नाही तर तो देत नाही. तशी गोष्ट शेतकऱ्याची नाही, शेतकऱ्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की ज्या गोष्टीवर त्यांनी मेहनत केली, वर्षभर राब राब राबला ती गोष्ट त्याला न्ह्यावी लागते आणि त्याचा भाव कोणी तरी सरकारने कोणत्यातरी committee ने, कोणत्या तरी भाव लिलाव करून त्याचा ठरवलं जातो आणि येवढ्या कमी भावा मध्ये त्याच्या माळ विकला जातो. मित्रानो, तर तुम्ही विश्वास करू शकणार नाही तर त्यामुळे आपला भारती शेतकरी कसला असला पाहिजे तर ह्याच्या मध्ये आपल्या सरकार भारत सरकार ची काय, काय भूमिका असली पाहिजे, राज्य सरकारची काय भूमिका असली पाहिजे याच्यावर दिले पूर्णतः विचार केला पाहिजे जे राज्य शासनाच्या वेग वेगळ्या जे वेग वेगळ्या अनुदानाच्या पद्धती आहेत, जे अनुदानाबाबतीत सगळे माहिती आहेत, जे आहेत. वेग वेगळ्या पध्तीतच्या जे scheme आहेत त्यांना पूर्णपणे माहिती द्यावा, ज्याने करून माझा शेतकरी शेतकरी माझा महाराष्ट्राचा शेतकरी घ्या, माझा भारताचा शेतकरी घ्या कुठंतरी आत्मसंतुष्ट राहील. का? त्यांनी केलेल्या कष्टावर त्याला भरोसा राहील आणि त्यांना जास्तीत जास्त कष्ट करण्याची त्यांच्यामध्ये बळ येईल.

कर तर भरतोयच ना, तर त्या कर भारण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अठरा टक्के मध्ये जो शेतकऱ्या पर्यंत तो मोठ्या ते मोठ्या वर्ग पर्यंत कर भरन्याची गरज पडली. कशामुळं पडली? कर भरल्यामुळं कोट्यावदी रुपयांचा कर जमा होतो आणि तो सरकार ला तोच पूर्णतः वापरता येतो. कशामध्ये वापरता येतो?

परत फेड अशी पद्धतींनी करत जातो कि कोणताही शेतकरी असो, कोणताही माणूस असो, कोणताही व्यवसायिक असो त्याला जो कर्ज दिला जातो त्याचा कर्ज फेड अशी केली जाती कर्जाची जी पातळी आहे समजा जी जी त्याच्याकडून जे दिला जात त्याला समजा दहा हजार जर दिले तर त्या कर्जाची पातळी त्याची कर्ज त्याच्याकडून बारा हजार रुपए वसूल केला जातो. तर काय शेतकऱ्यांवर अन्याय का सहन करावे या शेतकार्याने? आणि मला हे म्हणायचे आहे मित्रांनो कि शेतकरी हा आता एक पहिल्या काळातल्या दाखवला जात होता कि शेतकरी फक्त जमिनीवर जमिनीच्या भेगा पडलेल्या ह्याच्यावर आणि सुर्या कडे बगत हा आमच्या अं वृत्तपत्रात दाखवला जातो. तर शेतकरी एवढा पण मागे राहिलेला नाही आताच्या काळा मध्ये कारण शेतकऱ्याला जर सर्व सुविधा उपलब्द करून दिल्या जाऊ शकतो आणि तो खूप खूप पैशे कमवून स्वस्थ राहू शकतो आणि चांगले जीवन व्यतीत करू शकतो आणि आपल्या लेकरांच शिक्षण, आपल राहणं